यामध्ये खूप हिरवीगार झाडे दिसता आहेत एका साईडला मोकळे रान आहेत.

इथे नदीमध्ये पोहताना उभे राहताना दिसत आहेत आजूबाजूला छान शेतीसारखे हिरवळ आहे खूप छान असे दृश्य आहे.

इथे एक टू व्हीलर बाईक उभी आहे त्याच्या डाव्या बाजूला काही विटा रचून ठेवलेल्या आहेत.

या इमारतीसमोर सुंदर असे झाडांचे बागकाम केलेले आहे छोटासा रस्ता येथे पायी--

सागर इलेक्ट्रिकल्स आहे एका इलेक्ट्रिक शॉप चे हे दृश्य आहे या शॉप मध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या लाइटिंग्स --

जसे की येथे दिसते आहे संध्याकाळची रात्रीची वेळ झालेली आहे हे एक राखीचे दुकान आहे.

इथे एक लाल कलरचा शर्ट घातलेला माणूस उभा आहे ते वेगवेगळ्या विणलेल्या --

मंदिर दिसते आहे तसेच तिथे थोडीशी शेती देखील दिसते आहे दूरवर --

इथे ऑरेंज डाळिंब एप्पल केळी असे वेगवेगळ्या प्रकारचे फळे विकता विकायला आहेत.

इमॅजिन वि क्रिएट असे नाव आहे हे एक कलर अ--

तसेच संध्याकाळची वेळ येथे दिसते आहे आजूबाजूला हिरवळ आहे.

जस की इथं दिसतं आहे दुपारची वेळ आहे हे दृश्य एका--

बकरीच्या छोट्याशा गोंडस पिल्लाचे हे दृश्य आहे या बकरीच्या पिल्लाचा कलर पांढरा आणि काळा आहे.

हे बकरीचे पील्लू हिरव्यादार गवतामध्ये बसलेले आहेत.

आकाश कंदील गोल टोपली लहान मोठ्या अशा वेगवेगळ्या आकाराचे काही वस्तू बनवून ठेवलेल्या दिसत आहे.

दोन खुर्च्या ठेवलेल्या आहेत इथे एका टेबला वर एका निळ्या कलर चे --

या सायकल रिक्षाचा कलर लाल पिवळा हिरवा असा आहे या सायकल रिक्षा शेजारी एक माणूस उभा आहे.

त्या सायकल रिक्षाच्या मागे एक दुकान आहे त्याच सैनिक सायकल मार्ट असे नाव आहे इथे लाल अक्षरात सा--

ते लाल कलर च्या खुर्च्या एका रांगेत आहेत छान --

या हॉल ला तीन दरवाजा आहेत या हॉल मध्ये छान फॅन लावलेला आहे.